इथ एक समोर एक बाऊंडरी दिसत आहे त्याच्या अंदर खूप मोठा ग्राउंड दिसत आहे.

दृश दिसून राही राहिले आहे.

खूप जुनी आहेत आणि खूप विशाल मोठी आहे.

नाव लिहिलेल आहे दि पेन्टीकॉस्टल मिशन .

याच्या समोरील डगे ऑटो वेगेरे उभे आहेत आणि ही हायवेच्या.

ही एक बिल्डिंग बनवण्याच्या कागादीत दिसत आहे.

आणि ही किल्ला खूप जूना दिसत आहे.

हे इंग्लिश मीडियम च शिक्षण होत असतात.

मुलगा एका ब्रीज् मधून --

व्हरांड्यावर बसून आहे या बिल्डिंग चा दरवाजा निळ्या कलर चा आहे.

आत पिवळ्या कलर चा बंगला दिसून राहीला आहेत त्या--

हा दुकान च्या मला वाटत आहे की आज इनोग्रेशन आहे.

खूप मोठे मंडप दिसत आहे हे मंडप--

पोल काडलेले आहेत आणि ते पोल --

खूप साऱ्या काऱ्या उभ्या आहेत.

खूप मोठी आहे त्या इमारत्या वर्तन--